आपली पूजा करतो. त्याला प्रवेश दिला जाईल त्या दिवशी आले जय विजयाने त्यांना जाण्यापासून रोखल्यानंतर त्यांनी श्राप दिला. तुम्ही दोघे राक्षस व्हाल. त्यामुळे आणि नावाचा दैत्याचा जन्म झाला त्यांना मुक्त करण्यासाठी देवाला अवतार घ्यावा लागला जया आणि विजया हे तीन जन्म निशाचर होते आणि देवाने अवतार देऊन त्यांना मुक्त केले. श्रीराम चरित नामक आणि अनेक अह संशोधनाच्या मते भगवान राम जेव्हा वनवासात गेले. तेव्हा त्यांनी अयोध्यातून प्रवास सुरू केला. आणि श्रीलंकेत संपला यावेळी त्यांच्यासोबत जी काही घटना घडली. दोनशे ठिकाणांची ओळख पटवण्यात आली आहे. आज आम्ही ही अशा सात प्रमुख ठिकाणाबद्दल सांगणार. आहो जिथ भगवान यांची चौदा वर्षाचा वनवास भेट दिली. किंवा राहिली अह जाणून घेऊया त्या ठिकाणाबद्दल अयोध्येत

फौजादाबाद जवळील अयोध्या हे ठिकाण भगवान रामाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. अनेक मंदिरे आणि निवासस्थळे आहे जी त्यांना रामायणाशी जोडतात भवन मंदिर रसयु नदी घाट ही काही ठिकाणे आहे, जिथे लोक दूरदूर वरून पाहण्यास येते.

सुरवातीला एक अर्धी प्रेम वर कविता होऊन जाऊद्या ना प्रेमावरती मराठी मध्ये कविता मला जमणार नाही sir तुम्ही सांगा ना काही तरी

प्रेमावरती म्हणजे मी कवी नई sir मला ते जमणार पण नाही जाऊद्या आपण direct सुरुवात च करू यात नंतर कधी तरी

अं प्रेम म्हणजे नकी काय असत ते सांगा मला आधी सुरवातीला प्रेम म्हणजे sir मला कस वाट अं पहिले जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा माझ्या साठी प्रेम कस होत कि मी एखादी माझ्या मेत्रींनी ला बघितलं हो मग मी तीच ती तीच सुदंरता माझं मनात आलं आणि मला तिच्या शी प्रेम झालं पण ते प्रेम नव्हतं

हम्म पण तेव्हा सुद्धा आम्हाला प्रेम झालं नव्हतं प्रेम आम्हला तेव्हा झालं जेव्हा अमी दोघे एक मेकांना शी बोले आणि तेव्हा बोलल्या बोलल्या नंतर आम्ही एक मकान शी closed झालो जवळ आले

आम्हला प्रेम झाले मग त्यानं एक attraction मध्ये आणि प्रेमा मध्ये लोक खूप चुकून च जातात आणि लोकांन ची जिंदगी बरबाद करून घेतात ज्याच्यामुळे मित्र पण आहे एक खूप मित्र आहे अशे आहे

कपडे घालून येतात पण तेव्हा ती चांगले कपडे घालून यायची ते दिसणाऱ्यवर च गेला तो बरोबर म्हणजे मानाने किती चांगली असेल विचार म्हणजे मानाने प्रेम झालं होत वाट असं वाटय मला पण मला असं वाट ते नावा चा मुलगा आहे ना त्याने पूर्ण त्याच दिल नव्हत

जर त्याला पण प्रेम झाला असत ना त त्याने पण पूर्ण दिल असत तुम्हला ये नावाच्या मुलाचा एक किस्सा सांगतो त्यांनी काय काय केलं तुम्हाला सांगतो खरोखर तरी हि जेवढ दिल ते कमी च झालं ना जो पर्यंत ते पूर्ण होत नई तो पर्यंत द्याला पाहिजे होत असंच किस्सा त्याचा अजून एक मैत्रिणी सोबत झाला होता तिला त त्यानी काही च दिल नई प्रयत्न जो पर्यंत

बरोबर ती दोन लिटर ची bottle तुमची capacity तुमची फक्त दीड लिटर ची आहे फक्त पोटाची असं समजून घ्या अं दीड लिटर ची bottle साठी तरी पण तुम्ही दोन लिटर ची bottle already पिऊन घेतली ये हम्म पिली दोन लिटर आता तुमच्या पोटा मध्ये थोडी पण जागा नाहीये उलट तुम्हला ते पाणी निगयला करत घाश्या पर्यंत येऊन गेल्यावर आणि plus जर का मी तुम्हला परत पाणी दयाला आलो

हा sir झालं नव्हतं all ready होत all ready sir तीच ते तेव्हा बहुतेक ते पाणी side ला गेलं होत म्हणजे तुटलं होत बहुतेक त्याचं तर तिने मित्रानं मध्ये राहायला लागली होती सगळ्या आमच्या group मध्ये आमच्या group मध्ये असा विषय झाला नंतर मध्ये पण भांडण झाले त्याचे तेव्हा मला group मधलं येवढ काय माहित नव्हतं नंतर मला काय केलं या group वाल्यान सोबत बोलत नव्हती त तिनी मला जवळ केलं असा विषय झाला मला कधी पण बाहेर घेऊन जायची कधी chocolate घायला कधी ice cream वैगेरे घायला त्याच्या मध्ये त्याच्या मध्ये माझ्या हातात हात टाकून जायची पण तेव्हा मला हे माहित नव्हतं का तीच all ready होत आणि म तेव्हा आमला बार वाटायला लागला तेव्हा एकदम बोलायची वैगरे पण चंगली एकदम हातात हात टाकून college मध्ये फिरायचो कधी पाणी जायचो lecture सुटलं कि ती वेगळ्या division मध्ये होती मी वेगळ्या division मध्ये होतो

ती बसलेली असायची पाणी पित एके ठिकाणी मग मला थोडं akword वाटायच मंग हात side ला करून घायचो मी कारण कि तेव्हा मला अनुभव नव्हता काय असत ते तास सगळं ला राहायचो मी थोडा परत रोज च routine होत कुठे ना कुठे जायचं बाहेर काही ना काही घायला तिथे च भाई च्या टपरी वर घ्याला नंतर बोलणं पण होयच रोज रात्री असच थोडं फार थोडं फार असं चालू च राहील नंतर असं झालं कि विषय तिकडून झालं असेल त्याचा बोलणं म इकडून मी ignore होयला लागलो sir हो म्हणजे छोटी छोटी जे गोष्टी राहते ना sir म्हणजे हातात हात टाकणं जेव्हा एक मैत्रीण हातात हात टाकते ना तेव्हा एक कोणता हि मुलगा कोणता हि मुलगा तुम्ही सांगा बगा तो एक भावना प्रकृत करून च येतो नाही नाही sir ते पण नाही माझ्या सोबत पण झालं आहे माझ पण हे सगळ्यात हे सगळ्यात नाय नाय ते कधी होत कधी होत जेव्हा पण समोरच्या व्यक्ती ला like करत असतो तेव्हा होत आता खूप साऱ्या मैत्रिणी आहेत माझ्या ज्या हातात हात टाकून फिरतात एक मकान सोबत फिरत असतो तस कधी च झालं नई पण पण आपण जिला like करतो ती जर असं वागायला लागली त आपल्याला पण तस होत हो sir ते त ते चांगलं नाही sir हो ते खूप च चांगलं नव्हतं sir तेव्हा असं hurt झालं होत ना sir तेव्हा एक वेळेस मी room ला आलो होतो तेव्हा तुम्ही बाहेर गेले होते सगळे बहुतेक बाकी चे मित्र माझे तेव्हा मी room मध्ये बसून cigarete पित होतो नवीन नवीन च झाली होती तेव्हा सुरुवात अं laptop गाणे लावले होते मी आणि रडत बसलो होतो एकटा एक च गं प्रत्येक वेळेस ऐकत होतो अं यारी या म्हणून एक गाणं ये ते हे गाणं ऐकत ऐकत रडत होतो मी cigarete हि त्या दिवशी इतका प्याचो प्याची पण आदत मी त्याचे पण video कडून ठेवले होते laptop मध्ये ते अजून पण मी माझ्या google photo ला save करून ठेवले

अच्छा मी त्याचा password वैगरे change करून टाकतो आज च म्हणजे पुढे कस problem नको होयला आपल्या दोघांना ते त आहे photos मध्ये बघितलं मी video मध्ये म्हणजे दिसलं नाय नीट अच्छा अच्छा तुम्ही बघितलं च नई thank you sir त्या बद्दल तुम्ही मनानी खूप चांगले आहात sir खूप मनानी फक्त आता मनानी वाईट नका होऊ sir असं म्णायचंय मला

आणि delete करण्या च्या आधी password change करण्या च्या आधी मी फाटा फट बगुन घेतो असं नका करू मला ते खूप akword वाटेल sir तसं नाही म्हणजे हो sir हा specially ते बगुन बगुन काय करणार तुम्ही हलवणार कानाही sir तस नाही अहो तुम्हला दाखवण्या साठी केलं होत सर ते आता जर तुम्ही समोर हे करतायत त आम्ही कोणाला नई दाखवणार ते video ते नका tension घेऊ तुम्ही ते म्हणजे ते video तुम्ही सांगा delete करू का तुम्ही delete करणार ते पण video अजून लोकं कडे पण आहेत ना तेनाही नाही बऱ्यच लोकांन कडे नई फक्त मिरज आणि एक माझ्या कडे आहे तुम्हला कसं काय माहित कोणी forword केलं नसणार नाही नाही आता तुम्हला एक सांगायला गेलो त अं video त्यांनी च घेतला होता मी नंतर आलो होतो बाहेर होतो तेव्हा मी bike चालवत होतो हा विषय होता तो लगेच delete करणार होता तो मी बोलो send कर मग delete कर असं बोलो होतो पण जाऊदे आता काय चालू असत मित्रानं मध्ये येवढ तुम्हला काही लाज पण वाटली नई sir कारण माझं ते गाडी बाहेर निगाली होती ती खरंच मोठी गाडी होती तुम्हला जर वाटलं ना sir कि मी उद्या तिकडे आल्यावर किस्सा होईल आपण delete करू माझ्या याचयातून delete करूबाकीचे video नाही delete करणार आपण फक्त तेवढा एक video delete करू शकतो आपण कारण पुढे काय होईल हे माहित नसत पुढचा विषय वेगळा असतो माहिते ना तुम्हला नाही नाही मला पण माहित ये पण पुढे जर तुमचं व्यक्ती महत्व बदल राहणीमान वैगेरे बदल

त्या काळी पुण्यातील पारंपारीक समाज व्यवस्थेने स्त्रियांनी शिकणे हे पाप आहे आणि त्यांना शिकवने हे देखील पाप आहे. असे त्या काळात मानले जायचे आणि ह्या मुळे शहरातील उच्च वर्गिय आणि सनातनी लोक संतप्त झाले त्यांनी सावित्रीच हटारे कास पुण्यातुन सुरुवात केली. नुस्त सुरुवातच केली त्या नंतर ही भरपुर त्यांनी केलं. सावित्रीबाई ही एक शाळकरी विद्यार्थीनी होती. जीला तिच्या सोबतच्या विद्यार्थ्याकडून शाब्दीक अत्याचार आनुपचारीकतेचा सामना करावा लागत होता. काही दिशा भुल करणारी तिच्यावर चिखल फेकत होते. पण सावित्रीबाईनी शिक्षणाचा किडा काही सोडलाच नाही. सनातनी ज्योतीबांच्या वडिलांचे कान भरले. आणि म्हाणून त्यांनी आपल्या सुसुनेने शिक म्हणून काम करावे हे मान्य करण्यास नकार दिला. आठराशे एकोन पन्नास मध्ये गोविंदरावांनी ज्योतीबा आणि सावित्रीबाईंना घरातुन हकलून दिले. इसवि सन अठराशे त्र्याह त्रेसष्ठ मध्ये महात्मा फुले यांनी विद्वांचा नगार म्हणून ब्रम हत्या रोकण्यासाठी ते घर उभारले होते. या मुळे त्यांना वृशभरांचे कार्य सुरु ठेवण्याची प्रेरणा मिळाली. आणि त्यांनी आखेरीस वृधांसाठी जे आहे की महात्मा फुल्या रहा ची स्थापना केली. जे वृद्धांना आश्रय देत आधार देत. ज्या गोष्टींसाठी त्यानी स्थापना केलेली दुर्दैवाने महात्मा फुले इसविसन अठराशे नव्वद मध्ये मरन पावले. परंतु

ज्या की इसविसन अठराशे त्र्यानव मध्ये सत्य शोधक समाजाच्या चळवळीच्या नेत्या बनल्या. सावोत्रीबाईंच्या कार्यामुळे सामाजीक न्यायाच्या मागिल न्याय न्यायांच्या प्रसारक करण्यास मदत झाली. आणि त्यांचे जे जिवन होते. ते सुधारण्यास त्यांना ही मदत झाली. आणि अनाथ मुले त्या काळात बाल विवाह सर्रास होते, त्या मुले सावित्रीला बालपनाच्या नवव्या वर्षी सासु येण्याची संधी मिळाली. शुध्रांना शिक्षणाचा अधार नसल्यामुळे त्याच्यासाठी शाळा नव्हत्या त्यामुळे सावित्रीला शिक्षणाची जानीव नव्हती. त्याने शाळेचे तोंडही पाहीले नव्हते. इंग्रजांनी आवघ्या तीन वर्षांनी शाळा सुरु केल्या नंतर ज्योतीबांनी शाळा सोडली पण गोविंद रावांचे मित्र आणि सगुनाबाई यांच्या आग्रहास्तव ज्योतीबांना पुढील शिक्षणासाठी scottish mission च्या इंग्रजी शाळेत पाठवण्यात आले. वडीलांना शेतीच्या कामात मदत करताना ज्योतीराव अजुनही शिकत होते. पण त्या नंतर दुपारी

इंग्राजांनी कोणाच्या मुलींची शाळा उघडण्याची खुप प्रयत्न केले. परंतु पुण्यातील धारमीक ब्राम्हणांनी मुलींच्या शाळेस खुप खुप खुप खुप विरोध केला. इंग्रजांना मुलींची शाळा उघडता आली नाही म्हणून ज्योतीरावांची पंचायत झाली. पती पत्नींना घरात एक मेकांशी बोलण्याची परवानगी नसली तरी ही त्यांना सावित्रींना शिकवायचे होते.

रोज शाळा सुटल्यावर ज्योतीबा शेतात जाऊ लागले आणि सावित्री बाई आणि त्यांची मामा सगुनाबाई यांना बारा खडी शिकवू लागले. बाराखडी शिकवण्यासाठी त्यांनी जमिनीचा पाढा आणि काठीचे पेन वापर केला झाडाची पाने टाकल्यानंतर त्यानी एक दोन एक दोन मोजले आणि उजळनी घेण्यास सुरुवात केली. तळमजल्यावर शंभर आणि संपुर्ण मराठी बाराखडी शिकवण्यात त्याना आली. तसेच शब्द संग्रह गणित वनस्पती आणि प्राणि व आणि इतर ज्ञान विषय शिकवल्यानंतर सावित्रीची ज्ञानाची कमान वाढतच गेली तीने पुस्तके वाचायला सुरुवात केली. आणि बेरीज आणि वजाबाकी समजु लागली. सावित्रीला स्वतःहून मिळालेल्या ज्ञाना पेक्षा तीला हवे असलेले शिक्षण घेण्यासाठी शाळेची गरज होती. श्री सगुनाबाई द्वान नावाचे मिशनरी त्याच्या मुलाची काळजी घेत असत. ज्या मुळे त्याच्या पुण्यातील उरव मैदानचे संपर्क होता. श्रीमती मिशेल यांनी पुण्यातील दिला येथे एक सामान्य शाळा सोडवली एक सामान्य शाळा शिक्षण प्रशिक्षक महाविद्यालया सारखीच होती. सगुनाबाईंनी ज्योतीबाला सांगितलं. नाही नाही miss michelle ला भेटले. सावित्री सगुनाबाईंना

दोघांनी तिसऱ्या वर्गात प्रवेश घेतला. आणि आभ्यास केला आणि शेवट शेवटी मग बडगी मिळवली. पती ज्योतीबा फुले यांच्या कोणत्याही आर्थीक मदती शिवाय त्यांनी एक जानेवारी आठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पंधरा मार्च आठराशे बावन्न पर्यंत मुलिंच्या शिक्षणासाठी आठरा शाळा सुरू केल्या. अठराशे पन्नस मध्ये त्यांनी मुसलीम महीला आणि मुलांना शिकवण्याच्या उद्देशाने एक शाळा सुरू केली. स्त्री शिक्षणाच्या ध्येयाने फिरेरे सावित्रीबाई फुले यांच्या निधना नंतर त्यां क्षेत्रात कार्यरत शिक्षणातील त्याचं योगदान दखल घेऊन British सरकारानं सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी सावित्रीबाई आणि यांचे सचीव यांचा गौरव केला. कुणी तेव्हा पासून मुलींसाठी पहिली शाळा त्यांनी काढली त्यानंतर

यांच्या तीन शाळा चालत होत्या. या वर्षी सोळा नोव्हेंबर रोजी british सरकारने फुले कुटुंबीयाला त्यांच्या शिक्षणाची योगदाना बद्दल सनमानीत केले तर सावित्रीबाईंना सर्वोत्कृष्ठ महीला म्हणून गौरवीत केले. खरं सांगायच म्हणजे या वर्षी जिने महिलांध्ये आपला हक्क वाढवले तसेच प्रतिष्ठा इतर सामाजीक वाढवून जागृकता निर्मान करण्याच्या उद्देशाने महीला सेवा मंडळ सुरू केले. विधवांच्या केस कापण्याच्या प्रचलीत प्रथेला विरोध करण्यासाठी मुंबई आणि पुण्यात न्हावी संपाचे नियोजन करण्यात आले. आणि ते यशस्वी पण झाले. फुले त्यांनी चालवल्या English शाळा अठराशे अठ्ठावन्न मध्ये बंद झाल्या. नंतर

आणि सामाजीक छळ व आपमान केला. शाळेकडे जातना सावित्रीबाई बरोबर शेन माती दगड फेक करण्यात आला. अशा अत्याचारामुळे दृढ निश्चयाने सावित्रीबाईंंना तीच्या ध्येया पासून परावृत्त करण्यात आले नाही. आणि सावित्री बाई आणि फातीमा शेख यांच्या नंतर सगुनाबाई पण त्याच्यात सामील झाल्या. शाळा जातीच प्रमाण तपश्चर्यासाठी सावित्रीबाईंनी मुलांना शाळेत जाण्यासाठी पगार देण्याची प्रथा सुरु केली. आणि तसेच पगार देत असताना. संपुर्ण हे बेस्ट फ्रेंड आता मैत्रीण म्हटलं, तर हा जीवनाचा एक अगदी महत्त्वाचा भाग आहे. आणि तो तर बेस्ट फ्रेंड आपल्या सर्वांचे मित्र-मैत्रिणी असतात. पण प्रतेक मैत्रिणी सारख्या नसतात काहीतरी साम्य जरूर असत आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना काही खास मैत्रिणी किवा मित्र हा नेहमीच असतंच

बहिणी सारखं म्हणजे शेअर करत खूप प्रेमळ आहे एकदम म्हणजे तिचे पप्पा शुदा नोकरी करतात आणि तिची मम्मी सुद्धा जॉब मम्मी सुद्धा जॉब करते तिची मी ते दोघे सुदा एकदम असा गोंडस आहे दोघं सुद्धा आणि न प्रेमळ आहेत च्या आई-वडिलांशिवाय तिचा एक मोठा भाऊ सुद्धा आहे ती न हर्षदा पहिल्यापासून ना अभ्यासामध्ये खूपच हुशार होते आणि आता देखील आहे आणि तिला अगदी एक आदर्श विद्यार्थिनी आहे आणि ती ना तिचा खूप अभिमान वाटतो ती माझी मैत्रीण आहे आणि ना मी शाळेमध्ये सुद्धा मी बघायचे ना ती सर्व शिक्षकांची लाडकी होती लाडकी म्हणजे अगदी शाळेमध्ये शिक्षकांनी कोणताही ही प्रश्न विचारला तरी चाहात नेहमी वर असायचा खूप कौतुक वाटायचं आणि तिच तिला खेळायला आणि चित्र काढायला खूप आवडायचे म्हणजे आम्ही अगदी लहान होत त आम्हाला बाईनी श्याळेमधे चित्र काढायला सांगतले मला तेव्हा चित्र काढायला यायचं नाही मी तिचा हळूहळू ते मे लहान होते आणि दोगीना काय जमायचं नाही काय समजायचं नाही तरीसुद्धा आम्ही काही ना काही काढायचं तिला आवड होती चित्रकलेची बघून बघून हळूहळू शिकली चित्र काढायला आणि आता अगदी म्हणजे मला तिच्यामुळे खर चित्र काढायला चित्रात आवड निर्माण आणि मला चित्र काढायला येऊ लागलं हम्म शाळा म्हणजे मधल्या सुट्टीमध्ये शाळेत आम्ही दोघी आणि आमच्या चार जनी पण जास्तीत जास्त काय करायचं आम्ही दोघीच असायचो मैदानावर खेळायला जायचं म्हणल्या सुट्टीमध्ये

अं बॉल बॅट बॉल वगैरे असायचा बॅट नव्हती तेव्हा खरंतर बोल वगैरे काय ना काहीतरी खेळायचं आणि अगदीच शाळेचा म्हणजे तास जरी असला ना पीटीचा वगैरे मला सर काय एखादी कवायेत असेल तेव्हा सुद्धा आम्ही एकत्र मजा करायचं कवा येते वगैरे करायचं जे व्यवस्थितपणे आम्ही मी शाळेच्या दिवसांमध्ये मजेत घालवले म्हणजे खूप बऱ्यापैकी आठवण आहेत म्हणजे जे आता तरी अगदी आठवल कि हातावर असा काटा येतो की तेव्हा किती मजा केली होती खूप म्हणजे डोळ्यांमध्ये पाणी येत सहज बसल कि आठवण येत ते तेव्हा किती आम्ही केलेल तसच काय असायचं न कि आमची परीक्षा असायची आम्ही दोघे एकत्र अभ्यास करायचे म्हणजे मी तिच्या घरी जायचं अभ्यास करायला आसा अभ्यास दरम्यान आणि कोणताही जर समजा अडथळा आला काही डाऊट असेल आम्ही दोघे एकमेकींना समजायचं मस्तपणे पण आम्हाला एका कट्क्यात समजायचं बाबा हे गणिताचे सूत्र मला नाही समजलं तर ती मला सांगायची की कस आही हे कसं आहे किवा एखाद गणित आहे ते मला यायचं नाही म्हणजे समजावून सांगायची अस आम्ही दोघी एकमेकींच्या वाढदिवसाला आम्ही दोघी एकमेकींना गिफ्ट द्यायचं तेव्हा काय तेव्हा समजायचं नाही पण पण छोट्या छोट्या काहीतरी द्यायचं एकमेकींना खुश करायचं म्हणजे लोकांना असं वाटायचं ना आम्ही दोघी बहिणीच आहोत म्हणजे काही जर मागवलं ते तिला सुद्धा आम्ही मागवायचं म्हणजे ऑनलाइन असू दे म्हणजे काहीही असू दे ही छोटीशी गोष्ट मला घेतले ना मग लगच तिला शुदा घेणार बहिणीसारख्या अशा राहतो की खर तर म्हणत नाही की मी खरं तर आम्ही आमच्या ग्रुपमध्ये खरंच मी दोघी आमचा जो गात आहे मुलींचा तो म्हणतो की तुम्ही जर बहिणी का नाही तुम्ही जर बहिनि असतात तर हे खरंच आम्ही दोघी बहिणींसारखं होतं तरी काय झालं काय लागलं इतकाच मला देखील त्रास होतो मला तेवढाच त्रास होतो तिचं तसं ते मला जरी लागलं तरी तिला पण त्रास होतो आणि मलातर होतो कसा आहे एकमेकींना खूप चांगला सल्ला देतो म्हणजे अगदी असेल आणि कॉल करून बोलावलं तर एका दोन मिनिटांमध्ये हजर राहिल असा आहे ज्यावेळी दुख शुद्धा आनंदच नाही तर दुःख सुद्धा म्हणजे आम्ही एकत्र शेअर करतो तिला लगेच येईल फोन केला की असं स्वभावच पहिल्यापासून बघितल ना त्यांना जेव्हा मी तिला समजायला लगल खूपच निर्मळ निरागस संधी आहे मन मुक्त बागडणारी आहे काय झाल एकदम असं बिनधास्त बोलणारी आहे तिला सगळ्याची आवड आहे इवन तिला नाचायची सुद्धा आवड आहे कच्चे कत्थक वगेरे ते ती खूप छान प्रकारे करते तिच्या काही स्पर्धा होता बरेचशे कार्यक्रम होते ते कार्यक्रमाला खरंतर तिने मला बोलावलं होतं खूप आवडलेलं की तिने मला बोलावलं इतक म्हणजे खास मैत्रीण आहे आणि तिने मला बोलावलं ते कार्यक्रम पाहायल आणि तिला त्याच्यामध्ये बक्षीसही सुद्धा मिळालं गुण पण हा क्षण बघून पण मला खर तर खूप छान वाटलं आमच्या दोघींच्या आयुष्यातली जीवनातली खरं तरी खूप गोड आठवणे आहे आता आठवलं की डोळ्यांमध्ये लगेच पाणी येतं म्हणजे कोणत्याही कठीण प्रसंग असू दे ती मला नेहमीच मदत करते आणि कोणताही सल्ला असेल द्यायचा अरे काय झालं आज दिवसभरात काय झालं ते सगळ शेअर करणा एकत्र अं आर्टिस्त आता एकत्र तर भेटत नाही हल्ली होत नाही झालं तर होतं कुठल्या निमित्ताने वाढ दिवस वगैरे असू दे तर पण जेव्हा कधी होत तेव्हा आम्ही मोबाईल वर मेसेज वर केव्हा असं बोलून ते शेअर करतो म्हणजे मनात ते साठवत नाही मनामध्ये एक जी गोष्ट आहे कोणतीही निर्मळ वगेरे ती गोष्ट आम्ही बोलून मोकळे होतो म्हणजे आम्ही कोणतीच गोष्ट मनात ठेवत नाह आणि

माझ्यामुळे तिला, तिला सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकायची आवड आहे म्हणजे खर तर तिला कोणती गोष्ट माहिती नसेल तर ते मी सांगेल किवा मला महित नसेल नसेल तर ती सांगे कोणताही प्रसंग येऊ दे समोर तरीपण आम्ही दोघे त्या प्रसंगाला एकत्रितपणे साथ देतो आणि तोडगा देखील काढतो म्सहणजे या सर्ग गुनानुमळे ना हर्षदा माझी खू जिवलग मैत्रीण झाली आहे म्हणजे अगदी लहानपण लहान असताना कुठे श्याला सुटून घरी गेल्यावर कुठल्या एका बागेमध्ये जायचं असेल तर तिच्या मम्मी पप्पा आणि जर घेऊन जात असतील तर ती मला पण बोलायची की तू पण चल आपण एकत्र जाऊया मग त्या राजाबागेमधलीमधली मजा मग आम्ही झोके घ्यायचं मग वेगवेगळ्या प्रकारचे झाड पाहायचं मग Seesaw बसण म्हणजे या बागेतील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेण हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती खूप आम्ही चांगल्या प्रकारे अनुभवले आहे आता होतं आता ते आम्हाला जास्त भेटता येत नाही पण आम्ही मेसेजवर किंवा कॉल वर बोलणं पण हा आम्ही ते न सांगतो शेअर करतो म्हणजे मनात कोणत ठेवत नाही की ते उद्या झाल ते लगेच आहे एकदम छोट्या छोट्या गोष्ट सुद्ध अगदी कुठे जरी जायचं झाल ते तरी सांगणार की बाबा हा आज इथे इथे लागलं अस अस झाल म्हणजे हर गोष्ट सांगतो किवा आता काही असेल आणि बरं का आम्ही शाळेमध्ये सुद्धा एकत्र होतो आणि त्याच्यानंतर कॉलेजला सुद्धा एकत्रच म्हणजे अस नाही कि आणि कोण तिसऱ्या व्यक्तीमुळे कोणाचा दोन म्बॉहणजे इतका आमचा बॉंड स्ट्रॉंग आहे ना समजा तिसरी व्यक्ती जरी तो त्याला एक तोड तोडून तो तोडू शकणार नाही असा आमचा मैत्रीचा बोंड आहे त आणि खरंच म्हणजे

मी तिथ जायचं मग तिकडे मस्त रात्रीचे भजन आरती मग ती गाणी हे खूप ताल सूर हे खूप ऐकायला खूप म्हणजे मस्त वाटायचं म्हणजे कान असे तृप्त होऊन जायचे आणि मग ती मजा आणि मग दिवाळीत म्हणजे कोणत्याही सन असू देत मग ती मला बोलवायची तिची आई वडील सुद्धा माझ्याशी व्यवस्थित बोलायच माझी आई वडील सुद्धा तीचाशी व्यवस्थित बोलायचे अस म्हणजे मजाच ती वेगळी होती म्हणजे दिवाळीच्या वेळी शुद्धा वेळेला सुद्धा आम्ही फटाके सुद्धा एकत्र फोडायचे ती एक मजा होती फराळाची मजा होती म्हणजे वेगवेगळे पदार्थ म्हणजे विचार म्हणजे तिला जेवनाच म्हणजे आता त तिला तशी आवड निर्माण झाली म्हणजे जेवणाची मती ते विचारायची वेगवेगळे पदार्थ मग नंतर आम्ही होळी सुद्धा असू दे म्हणजे कोणताही होळी शुद्धा एकत्र खेळायचो एकमेकीना पण मी पहिला कलर मग होळीच्या जवळ असायचा तव्हा मी तिला लावायच्य ते ती माझी पहिली मैत्रीण आहे मग मला कस वाटणार आपल्या आवडीच्या माणसाला पहिलं कलर लावतो ते एक आपल हे असतं ते मी केलं कि पहिला होली होळीचा कलर तिला ती मला पहिलं होळीचा मग आम्ही खूप excited असायचंकधी आम्हाल भेटायचे अस्रेल कधी कुणी ट्रीप ला कधी शाळेमध्ये गेलो ना तरी आम्ही एकत्र खाणार एकत्र बसणारे एकत्र धमाल मस्ती करणार कुठे जायचे एकमेकींचा हात कधी सोडणार नाही आम्ही खूप मजा करायचो म्हणजे आता ते माझ अनुभव होत पण

हा सणानिमित्त सुद्धा आता सुद्धा मला बोलावते पण तशी मजा करता येत नाही जी आम्ही लहानपणी खेळली म्हणजे मनमुराद बागडना असुदे काही असू दे आता सुद्धा तिचे आई-वडील मी गेले की मला बोलतात तू ये बस व्यवस्थित अगदी ते पाहुणचार वगैरे काय म्हणत ते तसं करता खूप बरं वाटतं ते बघून ती सुद्धा माझ्या घरी येते तेव्हा तिला सुद्धा आम्ही असंच करतो अगदी काय की जणू अगदी घरातलीच छोटी बहीण माझी अस आम्ही मी तिला वागवतो म्हणजे खरच आम्ही दोघ एकत्र असतो तर एका घरात असतो तरत खरंच चांगलं झालं असतं ते ती एका टोकाला आणि मी एका टोकाला अस असत ते खरंत लां ती कुठे जर बाहेर कुठ म्हणाली की जायचं लांब जायचं असेल त तर मग मला येत कि तुम्ही जाणार आम्ही तिला कॉल वगैरे करायचं की तू कधीपर्यंत येणार आहेस आठवण येते असं व्हायचं आम्ही कॉल वर सुद्धा तिकडे बोलायचं आता पण कॉल असतो पण इतक अस नाही थोड्या प्रमाणामध्ये आता सुद्धा आम्ही एकमेकींना बर्थडे गिफ्ट वगैरे भेटवस्तू बर्थडेच्या देत आणि तो आनंद आता सुद्धा मला बघायला मिळतो कसं आहे नाआम्ही तेव्हा छोटं होतं म्हणजे आताही आहोत पण कसं दोघींचं व्यवस्थितपणे लाड आताही होतात पण तेव्हा कसं कोणी ओरडणार बोलणार नव्हतं आम्ही दोघी कस वागयचो हवं तसं वागायचं शाळेमध्ये सुद्धा का टीचर बोलणारे असायचे पण इतकं बोलणार नसायचे की लहाने खेळू दे भरपूर सगळ्या आठवणी आहीत आम्हाला शाळेमध्ये competition असायचं वेगवेगळ्या म्हणजे धावण्याची स्पर्धा असू दे किंवा चमचा लिंबू असू द्या आम्ही ना त्याच्यामध्ये एकत्र भाग घ्यायचं म्हणजे ती घेणार तर मीही घेणार अस आम्ही दोघे एकत्र घ्यायचं मग आमचा नंबर सुद्धा यायचा कधी तिच कधी ह पहिला नंबर माझा यायचा कधी तिचा यायचा असं व्हायचं कधी तिला बक्षीस नाही मिळायचं मला मिळायचं पण तिला कधी वाईट नाही वाटायचं उलट कस आनंद व्हायचं की मला बक्षीस मिळाले आणि मालाही कधी बक्षीस नाही मिळालं कि आनंद तिला मिळालं तर आनंद आनंद नाय झाला वाटायचं नाही की मला दुःख दुःख झालं नाही मला बक्षीस नाही मिळालं अस मला कधी वाटल नाही आमच्या दोघींचं आनंद एकमेकींमध्ये असायचे की तुला मिळालं ना बक्षीस मी ठीक आहे मलाही मिळाल्यासारखंच आहे वागायचं म्हणजे एकदम नातं आमच जे बोंड तयार झालाय तो लहानपणापासूनचा बोंड तयार झालाय तो खरच खूप एकदम नॅचरल बॉण्ड तयार झाल्या आमच्यामध्ये कोणताही कठीण प्रसंग आला तर आम्ही दोघी त्याला एकत्रितपणे सामोरे जाऊ आणि त्या प्रसंगाला एकत्रितपणे तोंड देऊ असा तो आमचं एक बोर्डिंग तयार झालंय रिलेशन तयार झालंय

जेव्हा पासून म्हणजे तेव्हा नाही समजायचं पण थोड हे झाल्यावर लगेच काय काय व्चाहायचं दिवसभरात काय घडलं कि आम्ही शाळेत काय मजा केली घरी काय केलं ते सगळं सांगायचं

अशा म्हणजे बारीक बारीक गोष्टी आहेत परीक्षेमध्ये एखाद काय समजलं नाही तर ते आम्हाला ते मला ती समजून सांगणार मी तिला सांगणार अस होत इतकी मजा होती आता सुद्धा आहे पण आता इतका मी आता सुद्धा इतका मी क्लोज आहोत काय होतं ना दोन दिवस किंवा एक दिवस बोलणार नाही झालं तर एकदम असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं म्हणजे अगदी ती एकदम अशी बहिणीसारखी झाली आहे शेवटी ते काही असेल तरी तिला मी पहिले सांगून कुठली नवीन गोष्ट घडली की कस आपल्याला एक एक्साइटमेंट सते. मी पहिला तिला सांगेल मी काय नवीन घेतलं किंवा तिने मला घेतलं सांगतो की आ, मही दोग येक्त्यात सांगतो की मी नवी वस्तू घेतली किं मी हि पार्श हे इअर रिंग्स घेतले नवीन आणि दाखवण्याची उत्सुकता मग लगेच दुसऱ्या दिवशी लगेच फोटो पाठवणार हा ती पण मग लगेच तसं सेम घेणार मग सेम सेम घालणार असं म्हणज ती एक माझी आजी खूपच एकदम अनोखी मजा आहे खूपच मजेदार तो क्षण वाटतो तुम्ही सुद्धा तुमच्या बेस्ट फ्रेंड बद्दल सांगितलं तर ते मला ऐकायला आवडेल गुरु हरिकृष्ण गुरु हरिकृष्ण सात जुलै सोळाशे सहासष्ट तीस मार्च सोळाशे चौतीस चौसष्ट हे शिखांचे अकरा गुरूंपैकी आठवे गुरु होते. श्री गुरु हरिकृष्णजींना बाल गुरु किंवा बाला म्हणून ओळखले जाते. गुरुनानक यांच्याद्वारे हे आठवे गुरु होते. वयाच्या पाचव्या वर्षी गुरु या आणि वयाच्या आठव्या वर्षी ज्योती ज्योती प्राप्त झाल्या त्यांच्या बालपणाच्या तीन वर्षात धैर्याचे शीख पंथाचे नेतृत्व केले. हे त्यांचे स्वतःचे उदाहरण होते आणि त्यांनी दाखवून दिले की वय बुद्धिमत्ता आणि आत्मज्ञान यांचा कोणताही अडथळा नाही बालप्रितम यांच्या जीवनावर थोडक्यात नजर टाकूया तेवीस होता त्यांचा जन्म सात जुलै सोळाशे छपन्न रोजी खिरसपूर त्यांचे वडील श्री गुरु हरीरायजी यांच्या घरी आई प्रितम कौरजी यांच्या पोटी झाला. नाणकशाह नुसार आज काल आठ दरवर्षी तेवीस जुलै रोजी घेते राम रॉय हे मोठे भाऊ होते ऑक्टोबर सहाशे एकसष्ठ मध्ये गुरु हरीरायजी यांनी गुणवत्तेच्या आधारावर आशीर्वाद दिला. घरी आबजींचे मोठे बंधू राम रॉय हे अतिशय हुशार आणि आणि एक संघात आणि मध्ये आदरणीय होते औरंगजेबाने गुरु हरीराय यांना दिल्लीला बोलावले तेव्हा गुरुजींनी त्यांचा जानी राम रॉय याना गुरुमत्ताचे तत्त्वे स्पष्ट करण्यासाठी पाठवले.